एक लेबर दरवाज्या बांधत आहे एक लेबर इकडे साईडला उभाय.

पाण्यामध्ये नदी ओव्हरफ्लोव झाल्यामुळे पूर्ण पाणी त्या धरणाच्या दरवाज्यातून वाहत आहे.

एक दोन तीन चार पाच अशे त्याला दरवाजे दिलेले आहे पाचही दरवाज्यामधनं पाणी वाहा--

एक माणूस दूध घ्यायला उभा आहे.

एक व्यक्ती हिशोब करत आहे लिहत आहे तो.

ऑटो वाला सवाऱ्या भरत आहेत दोन मुलं थैला पकडून उभी आहे.

नवीन आणलेल्या चेअर आणि नवीन ओपनिंग नसलेला ऑफिस इथे आहे.

एक माणूस सुद्धा कार्पेट टाकत आहे सगळी तयारी इथे करत आहेत.

फेवीक्विक वगैरे चहा पत्तीचे पॅकेट वगैरे सगळं आहे.

गार्डन मध्ये कुणी नाहीत आणि चार चेअर इथे ठेवलेल्या आहेत.

त्याच्यानंतर तिथे थांबण्यासाठी पण शेड असा लागलेला आहे म्हणजे पाणी वगैरे आला त्या करीता.

आणि कस्टमर त्या साड्या पाहत आहे विविध विविध वेगवेळ्या रंगांच्या साड्या इथे आहे.

इथे फुलांची दुकान लागलेली आहे.

शाळेच्या बाहेरील ग्राउंड मधीले हे फोटो आहे.

पुस्तकांचे हि दुकान आहे त्यामध्ये दोन दुकानदार उपलब्द झाले आहे आणि--

दुसऱ्या मजल्यावरती काम चालू आहे खालून वरती विटा नेणं सुरु आहे इथे.

ए.टी.एम. च्या आत मधली ही फोटो आहे.

नदीमध नदीमधून मासे पकडून जमा करणं चालू आहे.

इथे फक्त द्राक्षे आहेत काळेवाले व द्राक्षे ठेवलेले आहेत पेपर मध्ये पॅक करून.

आणि बाजूला इथे मानसे पण जाताना दिस--